मुलगा हाये सेल्फी घेतली आणि त्याच्या मागे पु माग त्याच्या--

जुन मंदिर आहे हे आणि अस म्हणजे दिसुन नाही पडत पण ते लाकडाच आहे जुन्या काळच मंदिर आहे हे.

आजुबाजुला रात्रीची वेळ आहे आणि ती दिसुन नाही पडत आण आजुबाजुला खुप सारे अशे लोक बसलेले आहे.

आजुबाजुला मैदान आहे आजुबाजुला आजुन अ झाड दिसत आहे आणि तिथ रोड पण दिसत आहे.

फुलाची झाड आहे आणि मोठे पण झाड आहे ते कशाचे झाड आहे ते माहिती नाही पण हिरव हिरव रंग आहे.

बांधकाम सुरु आहे तिथे आणि इंजिनयर तो हाता मधी अस म्हणजे--

रोड आहे तिथे गुफा आहे आतमधी जातानी आणि तिथे ते दार नाइ ये त्याला.